इथ आपल्याला पार्क वॉटर पार्क दिसत आहे त्यामध्ये पाणी आहे त्या मध्ये--

त्या समोर एक नोट बूक दिसत आहे.

एक बाई आहे आणि एक साइड ला मुलगा आहे.

ह्या मध्ये आपल्याला बेबी शो चा कार्यक्रम दिसत आहे बेबी शो च डेकोरेट केलेल दिसत आहे.

आंघोळ करत आहेत आणि एक मोठासा प्राणी दिसत आहे ब्लॅक कलर चा आणि साइडला झाड दिसत आहेत खुप छान शो ची लावलेली.

आणि स्टेट बँक ए.टी.एम. आहे ए.टी.एम. ची मशीन आहे आत मध्ये आणि रेड कलर दिसत आहे दोनी साइड ला--

आणि आजूबाजूला छोटस गवत दिसत आहे आलेल आणि--

ह्या चित्रामध्ये आपल्याला कार दिसत आहेत दोन रेड कलर च्या कार्स आहेत आणि समोर व्हाइट कलर च्या दोन आहेत.

आहे आणि त्या समोर एक माणूस उभा आहे ब्लॅक शर्ट ब्लॅक पँट घातलेला आहे आणि व्हाइट शर्ट घातलेला आहे.

आणि डाळिंब आहेत हे मोठे आणि बाकी छोटे छोटे लागलेले आहेत.

आणि त्या उंचावर ठेवलेल्या आहेत.

या चित्रामध्ये आपल्याला दुकान दिसत आहे त्यामध्ये --

यामध्ये आपल्याला मुलांचे कपडे दिसत आहेत खुप छान कलर चे आहेत वेगवेगळ्या कलर चे दिसत आहेत इथ रेड कलर चे व्हाइट कलर चे आहे पिंक कलर चे आहे.

आणि छोटे छोटे दगडावरती बसलेले आहे काही मोठे दगडसुद्धा आहेत.

आणि एक माणूस आणि एक बाई जात आहे समोर.

ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे अ ड्रेस च स्टोर लागलेल आहे इथ वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस दिसत आहे.

ह्यामध्ये आपल्याला वॉटर पार्क दिसत आहे आणि सर्व जण ह्या मध्ये आंघोळ करत आहे.